मी मजेत मागील सगळी कामे छान झाले 100 बालके विलगिकरण कक्षात आणले आहेत आता त्यांचे डायग्नोसिस ट्रीटमेंट प्लॅन करायच्या आहेत नक्कीच खूप स्तुत्य उपक्रम आहे तुमचा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा नक्कीच मदत करेल मी तुला सांग न काय काय माहिती हवी आहे आहारच्या पद्धतीच्या तपासण्या कराव्या लागतील? हो नक्कीच तुम्हाला डायग्नोसिस साठी सर्व प्रामुख्याने आहारच्या तपासण्या करणे फार महत्वाचे आहे त्याच्यामध्ये तुम्हाला आईच डाएट्री रीकॉल किंवा पालकांचे डाएट्री रीकॉल हा घ्यावा लागेल त्यामध्ये कस असत बालकांना ती सगळी माहिती बाळ उठल्यापासून झोपी जाई पर्यन्त बाळ काय काय खाते कीती प्रमाणात खाते याची आपल्याला साधारण: एक लिस्ट करावी लागेल बाळाच्या आहारात काय काय घटकांचा समावेश असतो

कुठली गोष्ट एक्सकटली कुठली गोष्ट ते बालकाला कीती प्रमाणात खायला देतात अ कधी कधी देतात असा एक आठवड्याचा साधारण: आपण आराखडा त्यांच्याकडून लिहून घेतो आणि मग त्यामध्ये आपण कॅलरी आणि प्रोटीन चा इंटेक हा बघून ठरवत असतो त्यानंतर तिसऱ्या पद्धतीचा एक मार्ग असतो तो म्हणजे रेप्लीकेट डायट्री मेथड म्हणजे ही थोडीशी अवघड असते पण ह्यामध्ये आपण काय करतो अ पालकांना एक रीपलिका किंवा मॉडेल देतो आणि त्याच्यानुसार सांगायला सांगतो की बाळ दररोज कीती चपाती किंवा पोळी खात कीती प्रमाणात भात खात काय काय प्रमाणात पदार्थ घेत आशा पद्धतीने आपण मुळात पालकांकडून बाळाच्या आहाराची माहिती घेतो ती घेण्याचा प्रयत्न करतो

शारीरिक तपासण्या काय काय कराव्या लागतील

त्यातला सगळ्यात मोठा महत्वाचा घटक असतो वजन तर ह्याच्या अनेक तपसण्या स्केल आहेत वेट टु हाइट इंडेक्स असतो रावज इंडेक्स असतो मग दुग्धायज इंडेक्स आहे कानावटी इंडेक्स आहे तर मुख्यत्वे या इंडेक्स मध्ये अ आशे क्लासिफिकेशन आहेत ते मुळात ज्यामध्ये वजन हा महत्वाचा फॅक्टर असतो त्यामध्ये काय करतो आपण बाळाचे सर्वप्रथम वजन पाहतो आणि ते अपेक्षित वजनाच्या कीती पटीने कमी आहे याची आपण नोंदणी घेतो ठिके आणि त्याचयानुसार आपण अ बाळाचे विलगीकरण करतो की बाळ कोशार्कर आहे मारसनिक आहे अन्डर न्यूट्रिशन आहे का कोशार्कर मारसनिक आहे तसंच बाळच आपण प्रोटीन मालन्यूट्रिशन किंवा कुपोषणाचे ग्रेडिंग सुद्धा करू शकतो जस ग्रेड वन ग्रेड टू ग्रेड थ्री ग्रेड फोर तर ग्रेड वन मध्ये साधारण एक्काहत्तर ते एंशि टक्के असत आयपी क्लासिफिकेशन नुसार एकसषष्ठ ते सत्तर च्या मध्ये वजन भरल तर ते ग्रेड टू असत एकावन ते साठ टक्केत असेल तर ग्रेड थ्री असत आणि पन्नास टक्केच्या खाली गेल तर ते ग्रेड फोर असत त्या व्यतिरिक्त एक वेलकमतोस क्लासिफिकेशन पण आहे अ त्याच्या मध्ये काय होत बाळाच वजन साधारण: साठ ते एंशी टक्के ह्या रेंज मध्ये बसत पण बाळाला सूज नसते त्यामुळे बाळाला आपण अन्डर न्यूट्रिशन अस धरतो तसंच बाळमद्धे जर वजन साठ ते एंशी टक्के असल आणि सूज ही असली तर आपण त्याला कोशार्कर म्हणतो आणि बाळाचं वजन साठ टक्के पेक्षा कमी भरल सूज असली सूज असलीअ तर आपण त्याला मारसनिक कोशार्कर म्हणतो आणि सूज नसली तर आपण त्याला मरासमस म्हणतो तर अस हे ढोबळ मनाने अ बाळच स्क्रीनिंग करून क्लासिफिकेशन करण हे खूप सोप जात त्या व्यतिरिक्त अजून एक ऑप्शन असतो बाळाची ऊंची जो अतिशय महत्वाचा घटक असतो त्यामध्ये आपण काय करतो बाळाची ऊंची मोजतो आणि त्याच्या अपेक्षित वयाला त्याची ऊंची आहे का हे बघतो त्याला आपण न स्टंटिंग म्हणतो यासाठी आपण डब्लू एच एस ओ म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायजेशन च्या क्लासिफिकेशन फॉर अन्डर न्यूट्रिशन हे सुद्धा वापरू शकतो याच्यामद्धे काय होत बाळाची जी ऊंची आहे ती नव्वद टक्क्याहून खाली दिसली त्याला आपण न स्टंटिंग म्हणतो आणि ती पंच्याऐंशी टक्क्याच्या खाली दिसली की त्याला सिव्हीयर स्टंटिंग म्हणतो तसच आपण एक वॉटर लॉस म्हणून एक क्लासिफिकेशन असत जे बाळाच्या उंचीला धरून असत या मध्ये आपण काय करतो बाळाचं वजन हे जर कमी बाळाची ऊंची जर कमी असली तर त्याला आपण न स्टंटिंग म्हणतो पण बाळात ऊंची आणि वजन दोन्ही कमी असली तर त्याला सिव्हीयर स्टंटिंग आणि वेस्टिंग अस म्हणतो

ज्याच्यामध्ये ना चार ग्रेड असतात मुख्यत्वे आपण बाळाच्या काखेतला फॅट बघतो बाळाच्या काखेत फॅट थोडसं गेला असेल तर त्याला ग्रेड वन म्हणतो

आणि काखेतलं फॅट पण गेल असेल तर ग्रेड थ्री आणि बालाच्या गालातलं फॅट सुद्धा गेला असेल तर ग्रेड फोर याला मरस्मास म्हणून जो असतो ना आजार त्याच्या क्लासिफिकेशन ला आपल्याला खूप मदत होते त्या व्यतिरिक्त ना एक मिडआर्म सरकम फोरस पण असतं बर का त्याच्यामध्ये वेगवेगळ्या आकाराच्या रिंग्ज असतात आपण बाळाला घालून बघू शकतो हे प्रामुख्याने वय वर्ष एक ते पाच यामध्ये खूप उपयुक्त ठरत साधारणता अशा बाळांची साधारणता ना मिड आर्म सरकम फोरस म्हणजे हात जो असतो ना आपला दंडाचा भाग त्याच्यामध्ये त्याच्या मध्यामध्ये आपण माप घेतो आणि ते सोळा सेंटीमीटर ते अठरा सेंटीमीटर असलं तर आपण ते नॉर्मल धरतो

हे मोजणे थोडेसे अवघड होऊ शकते तसेच बाळाच्या आपण काही केसांचे आणि गालातल्या असलेल्या फॅटचे सुद्धा नोंदणी किंवा मोजमाप करू शकतो बाळाचे लॅबोरेटरी टेस्ट रक्त लघवी तपासणी करावी लागतील का हो नक्कीच बाळाचं रक्त लघवी तपासणी हे अतिशय महत्त्वाचा आहे कारण अशा बाळांमध्ये प्रोटीनची म्हणजे प्रथिनांची कमतरता आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावर ती जाणवते त्यामुळे अशा बालकांचं शरीरातलं प्लाजमा अल्बमिन तपासणे फारच महत्वाचे आहे जर बाळाचे प्लाजमा अल्बमिन हे तीन किंवा त्याहून कमी असलं तर बॉर्डर लाईन माल न्यूट्रिशन असं पण म्हणतो तीन ते अडीच मध्ये असेल तर मॉडरेट आणि अडीच च्या खाली गेलं तर सिवियर पण याच्यामध्ये बाळाला सूज सुद्धा येऊ शकते त्या व्यतिरिक्त बाळाचं कम्प्लीट हिमोग्राम जे पूर्ण रक्ताची तपासणी करणे देखील फार महत्त्वाचे आहे कारण अशा बालकांमध्ये रक्तक्षय म्हणजे ॲनिमिया आणि इन्फेक्शन जसे मलेरिया हे खूप मोठ्या प्रमाणात दिसत त्या व्यतिरिक्त बाळाची लघवी तपासणी सुद्धा फार महत्त्वाचे असते कारण त्यामध्ये बाळाला युरीनल ट्रॅक इन्फेक्शन सुद्धा दिसू शकतं बाळाची संडास देखील आपल्याला तपासायला पाहिजे कारण बाळाच्या संडास मधे अनेकदा आपल्याला फॅट ग्लोबुल सापडतात ज्याच्यामध्ये माल अबझोरशन सिंड्रोम सारखे आजार सुद्धा आपल्याला दिसू शकतात तसेच जर त्यात रिड्युसिंग शुगर सारखे जर काही घटक दिसले त बाळाला लॅक्टोसेंटॉलरन्स दूध न पचवण्याची क्षमता हे सुद्धा दिसू शकते त्या व्यतिरिक्त छातीचा एक्स-रे काढून आपण टीबी किंवा निमोनियाचे निदान करू शकतो आणि बाळाच्या रक्तातली साखर चेक करून म्हणजे हायपर ग्लासोमिया क्षार आणि कॅलरीज न मिळाल्यामुळे कमी झालेली साखर सुद्धा आपल्याला दिसते

अच्छा मॅडम चालेल या तपासण्या करून घेऊ आपण मॅडम त्या झाल्यानंतर ट्रीटमेंट चे नियोजन कसं करायचं नक्कीच कसंय ना निलेश त्यां ट्रीटमेंटचं नियोजन ना प्रामुख्याने चार प्रकारे होतो एक असतं इमर्जन्सी नियोजन दुसरा असत हॉस्पिटलमधलं नियोजन तिसरं असतं घरी करण्याचे नियोजन आणि चौथ असत कन्सोलिडेशन किंवा रीहाबिलिटेशन धन्यवाद मॅडम खूप छान रोड मॅप दिलात आता दिला तुम्ही आता वॉलेंटियर सोबत जोमात काम करू शकतो सुरू करतो या आजाराचा समूळ नायनाट साठी प्रयत्न करतो

तर त्यात कसा आहे निलेश इमर्जन्सीची फेज असते ना ही तुम्हाला हॉस्पिटलमध्येच करावी लागते यामध्ये काय होते बाळाचे बाळ हे थोडेसे सिरीयस किंवा गंभीर आजाराने त्रस्त असतो आणि बाळाला चोवीस ते आट्ठेचाळीस तास हॉस्पिटलमध्ये ऑब्झर्वेशन साठी ठेवणे अत्यंत गरजेचे असते तसेच बाळाला या याच्यामध्ये शरीराच्या तापमानाची कमतरता सुद्धा जाणवू शकते कारण की बाळाच्या शरीरातले फॅटचे प्रमाण कमी झालेले असते शुगर अनेकदा कमी झाली असते तसेच बाळाला विविध प्रकारचे इन्फेक्शन देखील झालेले असू शकते त्यामुळे अशा बाळाला ऑब्झर्वेशन साठी हॉस्पिटलमध्ये ठेवणे फार महत्त्वाचे ठरते त्या व्यतिरिक्त ही बाळे डीहायड्रेट सुद्धा असू शकतात म्हणजे शरीरातल्या पाण्याचं प्रमाण कमी होतं त्यामुळे अशा बाळांना ओ आर एस किंवा सलाईन लावून पाण्याचे प्रमाण सुद्धा योग्य करणे गरजेचे असते तसेच बाळाला कुठे हृदयाचा त्रास आहे का निमोनिया आहे का इतर कुठल्या प्रकारचे इन्फेक्शन आहे का हे तुम्हाला इमर्जन्सी फेजमध्ये बघणे अतिशय महत्त्वाचे ठरते तशीच जी दुसरी फेज असते ती असते डायटरी मॅनेजमेंट ही जी फेज असते ना ही हॉस्पिटल आणि घर दोन्ही ठिकाणी करायला लागते या डायटरी मॅनेजमेंट मध्ये काय करायचं असतं बाळाला दीडशे ते दोनशे कॅलरीज प्रति केजी

सो याच्यामध्ये काय होते बाळाला कॅल्क्युलेट करून न्यूट्रिशन किंवा कॅलरीज कर्बोदके ही द्यावी लागतात त्यासाठी आपण हा एनर्जी मिल्क मिल्क सिरियल मिक्स सेट मिक्स हैदराबाद मिक्स ऑप्शन आपण पालकांना समजावू शकतो तसेच पालकांना सकस आहार किंवा बॅलन्स डाएट ज्याला आपण म्हणतो त्याचे पण महत्त्व समजावून सांगणे खूप महत्त्वाचे ठरते या फेजमध्ये आपल्याला काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं असतं ज्याच्यामध्ये बाळाची जनरल कंडिशन सुधारायला पाहिजे त्याचं सोशल स्माईल जे कॉशरकर मध्ये गेलं असतं ते परत यायला पाहिजे त्याची भूक वाढायला पाहिजे वजन जे आहे ते प्रति दिवस पन्नास ते सत्तर ग्रॅम वाढायला पाहिजे अंगावरची सूज कमी व्हायला पाहिजे नंतर त्याच्या शरीरावरचे जे अल्बमिनच प्रमाण कमी झालं आहे ते व्यवस्थित व्हायला पाहिजे हे सगळं झाल्यानंतर आपण बाळाला यासाठी पाठवू शकतो

त्यानंतर असते आपली कन्सोलीडेटेड फेज कन्सोलीडेटेड फेज मध्ये काय असतं बाळाला आपण हॉस्पिटल मधील आहार किंवा ट्रीटमेंट याचा घरी पाठवून योग्य प्रमाणामध्ये ठेवण्याचा प्रयत्न करतो

प्रथिनांचे प्रमाण तीन ग्रॅमच्या वर गेला आहे बाळ व्यवस्थित जेवण जेवत आहे बाळ पूर्णतः होम डायट वर शिफ्ट झाल आहे बाळाचं पूर्ण लसीकरण व्यवस्थित झालं आहे जर ते पूर्ण झालं नसेल तर त्याच्या ज्या क्षाराच्या कमतरता विटामिनच्या कमतरता आहेत त्या भरून निघाल्या आहेत तसंच बाळाची जी उंची आहे ती योग्य प्रमाणात वाढते आहे ते जर आपल्याला दिसले तर बाळ आपण घरी पाठवू शकतो आणि मग कम्युनिटी लेवलला जे तिथले प्राथमिक आरोग्य केंद्रातले डॉक्टर्स आहेत त्यांच्या मदतीने ही आपण पुढची तयारी ही घेत राहू शकतो

त्यानंतर जे प्रिव्हेन्शन आहे ते आपण मुख्यत्वे कम्युनिटी लेवलला करावे लागते ते पण अतिशय महत्त्वाचे असते आशा मध्ये विविध न्यूट्रिशन प्रोग्राम जसं मिड डे मिल प्रोग्रॅम शाळांमध्ये दिला जाणार सकस आहार अप्लाय न्यूट्रीशियन प्रोग्राम हे अतिशय महत्वाचे ठरतात हे जे कम्यूनिटी लेवलचे काम आहे हे अनेक हेडिंग मध्ये असते

जसे की पारिवारिक लेवलला आईला योग्य पद्धतीने दूध पाजण्याचे शिक्षण देणे तसेच बाळाला आणि आईला सकस आहार देणे त्यांच्या अन्न शिजवण्याच्या पद्धतींमध्ये सुधार करणे ज्या आपल्या चुकीच्या पद्धती आहेत किंवा अंधविश्वास आहेत त्याचा समूळ नायनाट करणे घरामध्ये आईला बालकाला सगळ्यांना सम प्रमाणात योग्य प्रमाणात जेवण मिळण्याची व्यवस्था करणे घरामध्ये एक छोटेसे गार्डन करणे किंवा आपल्या जेवणाच्या ज्या पद्धती आहेत त्यामध्ये सुधार करणे प्रेग्नेंट बाईला किंवा जी डिलेवरी होणार आहे तिला योग्य प्रमाणात सकस आहार देणे मुलगी आहे म्हणून मुलीला अन्नापासून वंचित न ठेवणे या अनेक गोष्टी महत्त्वाच्या ठरतात

फॅमिली प्लॅनिंग हा सुद्धा एक महत्त्वाचा विषय आहे मोठे परिवार सुद्धा कुपोषणाला मोठ्या प्रमाणामध्ये जबाबदार ठरतात तसेच कम्युनिटी लेवलला सुद्धा आपल्या आपला सर्वेलन्स कंटीन्यू ठेवायला पाहिजे जसं न्यूट्रिशन एज्युकेशन आहे लो कॉस्ट लोकल फुड साठी आपण पालकांना शिक्षण दिले पाहिजे तसंच राष्ट्रीय लेव्हलला फूड स्टोरेज इंटरनॅशनल लेवल आयसीडीएस सारखे प्रोग्रॅम आहे याच्याशी आपण स्वतःला संलग्न करून घ्यायला पाहिजे आणि पालकांना आणि बालकांना कुपोषणापासूनच वाचवता येईल यासाठी आपण प्रयत्नशील असणं

तसंच ही जी कुपोषित बालके घरी गेली आहेत यांच्यात पुन्हा कुपोषण येऊ नये यासाठी सुद्धा आपण सर्वेलॅन्स आपण कंटिन्यू ठेवला पाहिजे त्यासाठी रोड टू हेल्थ मॅप असतो रोड टू हेल्थ मॅप मध्ये आपण बालकाच्या अपेक्षित वयोगटाला अपेक्षित उंची आणि वजन वाढते आहे की नाही याचे पुढील सहा महिने ते एक वर्ष याकडे लक्ष ठेवून असतो ज्यासाठी आपण अंगणवाडीच्या महिला किंवा मावश्या अशा वर्कर्स ए एन एम वर्कर्स यांची मदत घेऊन आपला हा कार्यक्रम पुढे पण चालू ठेवू शकतो धन्यवाद मॅडम खूप छान रोड मॅप दिलात आता दिला तुम्ही आता वॉलेंटियर सोबत जोमात काम सुरू करतो या आजाराचा समूळ नायनाट साठी प्रयत्न करतो धन्यवाद नक्कीच निलेश तुझ्या या वाटचालीसाठी आणि या संपूर्ण कार्यक्रमासाठी माझ्या सुद्धा शुभेच्छा माल न्यूट्रिशन किंवा प्रोटीन एनर्जी माल न्यूट्रिशन हा अतिशय ज्वलंत प्रश्न आहे आणि नियोजन नियोजनबद्ध पद्धतीने आपण त्याचा नायनाट हा समूळ करूच शकतो त्यासाठी तुमच्यासारखे व्हॉलेंटियर्स आणि आमच्या सारख्या डॉक्टरांनी एकत्रित येणे गरजेचे आहे आणि सुयोग्य नियोजनातून आपण याचा नक्कीच समूळ नायनाट करू शकतो